काय नाही रे. देवापुढं दिवा लावत होते.बोल, काय म्हणतोयस बेटा? काही नाही.मजेत.सहजच आत्ता मित्रांबरोबर मॅच बघत होतो अगं फुटबॉल वर्ल्ड कपमधली. आणि इतक्या अनपेक्षित घडामोडी होतायत, तुला माहितीय का. हो अगं, खरंच. म्हणजे इतक्या मॅचेस झाल्यात आत्तापर्यंत. आणि पहिलीच स्टेज आहे ही ह्या वर्ल्ड कपची. आणि त्याच्यामध्ये इतक्या अनपेक्षित मॅचेस होतायत, की म्हणजे अर्जेंटिनासारखा जो मोठा देश आहे, त्याच्यामधनं एक फुटबॉलचं खूप मोठं नाव लिओनेल मेस्सी नावाचं येतं.अशा देशाला आजच्या जगामध्ये गेल्या तीन-चार महिन्यांमधनं उभरणाऱ्या एका टीमनी म्हणजे सौदी अरेबियाच्या टीमनी त्या टीमला हरवलं.तुला लक्षात येतंय केवढी मोठी गोष्ट आहे?

मी तर ते फिफा वर्ल्ड कपमध्ये नाव पण कधी ऐकल्याचं आठवत नाही रे मला. बरोबर. पहिला वर्ल्ड कप आहे हा त्यांचा. या पहिल्यांदाच ते या वर्ल्ड कपमध्ये खेळतायत आणि पहिल्या मॅचमध्येच अर्जेंटिनासारख्या मोठ्या टीमला त्यांनी हरवलं

तयारी तर नक्कीच केली असेल. आणि एवढी मोठी गोष्ट होती की, सौदी अरेबियाच्या राजानी, अख्ख्या त्यांच्या देशाला एका तब्बल एका पूर्ण दिवसाची सुट्टी दिली.

हो. कारण का, अर्जेंटिनासारख्या मोठ्या देशाला हरवणं ही खूप किरकोळीची गोष्ट नाहीये. आणि कुणालाही हे एक्स्पेक्टेड नव्हतं. अपेक्षा नव्हती कुणाला याची की ही होऊ शकेल. आणि ह्याच बरोबर, अजून बऱ्याच अशा दोन-तीन मॅचेस घडतायत, की ज्याच्या मध्ये म्हणजे कुणाला वाटलं नव्हतं, की असे.. अ.. रिजल्टस् बघायला मिळतील. बरं, म्हणजे निकाल खूपच अनपेक्षित चाललेत सध्या त्या फिफा वर्ल्डकपमध्ये. म्हणलं.. म्हणायचंय.

हो, हो. ते अपेक्षित होतं. म्हणजे ते अनपेक्षित नव्हतं. पण त्या टीममध्ये स्पेनच्या खूप नवीन आणि खूप यंग अशी मुलं आहेत. म्हणजे ज्यांचं वय.. म्हणजे एक तर गोल मारणारा त्यांच्यापैकी फक्त एकोणीस वर्षांचा होता. आणि स्पेनसारखा मोठा देश ज्याची जनसंख्या एवढी जास्त आहे, त्याच्यामधनं एकोणीस वर्षांचा असताना स्वतःच्या देशाला तुम्ही..अ. प्रतिनिधित्व तुम्ही त्याचं केलंत त्या मुलानी त्याचं. एक्साक्टली. म्हणजे तुम्ही असं करता, म्हणजे तुमच्यामध्ये टॅलेंट खूप जास्त असणार.

वाव निर्माण होण्याबरोबरच कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनला तू काय म्हणशील आई?

एक्साक्टली. स्पर्धा खूप जास्त वाढलेलीय आजकालच्या टीम्समध्ये. कारण का, तू जसं म्हणलीस, तसं साधनं बरीच सगळ्यांना उपलब्ध झाली आहेत स्वतःचा गेम इंप्रूव्ह करण्याचे. बरोबर. आणि मग जी लोकं येतात पुढे स्पोर्ट्ससारख्या क्षेत्रामध्ये, म्हणजे अॅकचुली ते दर क्षेत्रामध्येच अॅप्लीकेबल आहे.पण असं सगळीकडेच होतंय. म्हणजे साधनं वाढलीयत, म्हणून लोकं बरीच पुढं येतायत. पण हे सगळ्यांचं त्यांचं सांगतोयस तू खेळाचं जाऊ दे. तू काही खेळतोयस की नाहीस सध्या? टेनिस, लॉन टेनिस किंवा जनरल काहीतरी बॅडमिंटन व्यायाम काहीतरी करतोयस की नाही? व्यायाम.. आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलेलं.. सूर्यनमस्कार यांचे रोज सकाळी होतात. त्याच्याबरोबरच मित्रांनी कधी बोलवलं तर वॉलीबॉल खेळायला जातो संध्याकाळचं कॉलेजवरनं परत आल्यावर.म्हणून हा व्यायाम तर चालूच आहे बाकी मेंदु चा व्यायाम खूप जास्त चालू आहे आई कामावरती अभ्यास करण्यामधे बरं, चांगलं आहे पण. खेळ खेळत राहा काहीतरी, की त्याच्याने शरीर ताजंतवानं राहतं.आणि मनही. येस मॉम. भेटतो मी तुला नंतर. परत बोलू. बाय.